आरशात एक मुलगा सेल्फी घेताना दिसत आहे.

आणि लाईन चे खांबे देखील इथून जाताना दिसत आहेत.

मागे एक सोफा आहे आणि गुलाबी रंगाने या स्टेज ला सजवलेलं आहे.

त्याच्या बाजूला पिझ्झा च मोठ बोर्ड आहे खाली काही गाड्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यासमोर काही वस्तु आहेत.